दोन खुर्च्या आहेत हेयरड्रायर आहे दोन काची आहेत एक लाइट चालू आहे क्रीम वगेरे ठेवले आहेत एक फोनपे च--

बॅंकच्या बाहेर तीन-चार लोक आहेत दोनजण बँकेत जात आहेत.

उजव्या बाजूला एक मानुस एक बाई एक बाई खाली बसून पाण्यामधे काही तरी करत आहे.

लग्नाचं डेकोरेशन आहे त्याला खूप सुंदर असं फुलांनी सजवलं आहे त्यापाठीमागे निळा पडदा आहे.

पिक्चर टॉल्किस चा मोठा हॉल आहे. समोर एक मोठी स्क्रीन लागली आहे. सीट आहे.

खुप सुंदर आकाश आहे. डोंगर आहे मोठमोठे.

काही पोरी स्टेज वर नाचत आहे मखर आहेत लाइटा आहेत.

काही चालत आहे काही बसले आहे हॉल मध्ये निळ्या कलर चा एक मोठा लाइट आहे पांढऱ्या कलर चे छोटे छोटे लाइट आहे एक पिवळ्या शर्टाचा वाला मानुस दोन जनांना काहीतरी दाखवत आहे.

एक बॅक ची मशीन आहे एक चेस्ट ची मशीन आहे फॅन आहे दरवाजा आहे खिडक्या आहे.

एक मोठा स्पीकर आहे फुगे लागेले आहे लाल पिवळ्या गुलाबी--

एक जीम आहे त्या जीम मध्ये व्हाइट कलर चे लाइट आहेत बरेच फॅन आहे घडि आहे पिवळ्या पांढर्‍या कलर चे फुगे आहे.